फिमेल जनरल वॉर्ड दाखवलेले आहे तिथे दोन मोठमोठ्या खिडक्या आहे एक बेड आहे.

जे_शी_बी उभी आहे जे_शी_बी आपला काम करीत आहे पर्वत फोडत आहे.

अ त्या झेंड्या मध्ये तीन कलर आहे एक आहे ऑरेंज वाईट आणि ग्रीन .

इथे या चित्रांमध्ये एक शेतकरी बंदूक शॉप दिसत आहे शेतकरी गन हाऊस स्पोर्ट करिता --

या चित्रामध्ये लोकं उभे आहे खूप मोठा समुद्र दाखवलेला आहे.

हिरव्या कलर चा लुगडा घालून डान्स करत आहे मागे बलून लावून आहे.

पडून आहे एक मोठा गोम तिथं पडून आहे आणि माणूस आणि बाई घर बांधतानी दिसत आहे.

दोन तीन वॉशिंग मशीन ठेवलेल्या आहे.